अवतीभोवती काही छोटे छोटे झाड दिसत आहे मागे एक नारळच झाड आहे.

काही झाड दिसत आहे हिरव्या रंगाची बोर्ड दिसत आहे लावलेले त्यावर काहीतरी सूचना लिहिलेली दिसत आहे एक मोठ गेट --

काही दगड आहे छोटी छोटी मातीमध्ये खड्डा केलेला दिसत आहे एक खांब दिसत आहे काही मोठी मोठी झाडे दीसत आहे.

एक इमारत दिसत आहे इमारत बघा किती छान दिसत आहे आजूबाजूला बघा गुलाबी रंग दिलेला दिसत आहे मध्ये मध्ये पांढरा रंग--

हे एक छोटंसं हॉटेल दिसत आहे बघा किती छान दिसत आहे भिंतीला बघा डिझाईन केलेली दिसत आहे कथिया रंग दिलेला दिसत आहे.

फुलांनी सजवल दिसत आहे एक झाड आहे पटांगण आहे.

बघा एक शेती लावलेली दिसत आहे छोटीशी किती छान रोप दिसत आहे सगळीकडे रोपच रोप आहे चौकोनी बघा मंडपासारख--

वर भिंतीलापण काही ड्रॅावर दिसत आहे पांढऱ्या रंगाचे.

टाय बांधलेली दिसत आहे डोक्यावर बघा टोपी दिसत आहे.

दिलेला दिसत आहे कंपाऊंड ला आजूबाजूच्या परिसरात काही झाडे दिसत आहेत.

एक स्विमिंग पूल दिसत आहे बघा किती छान स्विमिंग पूल दिसत आहे स्विमिंग पुलच्या बघा डाव्या बाजूला --

घराच्या वर बघा एक घडी लावलेली दिसत आहे पांढऱ्या रंगाची काही पायऱ्या दिसत आहे.

दोन्ही साइडला बघा गेट दिसत आहे इकडे डाव्या साइडला झोपडी सारख दिसत आहे काही लोक आहे.

त आहे एक बोर्ड आहे फ्रीज वर काही सामान ठेवलेल दिसत आहे.

हा एक प्लॅटफॉर्म दिसत आहे प्लॅटफॉर्म वर बघा खाली काही गोण्या ठेवलेल्या दिसत आहेत पांढऱ्या रंगाच्या.

प्लेटफॉर्म ला बघा सजवलेल दिसत आहे हार लावलेल दिसत आहे हारांच तोरण लावलेल आहे काही लाइट लागलेल्या दिसत आहे.

डांस ची स्टेप करताणी दिसत आहे पायामद्धे पण काळे बूट दिसत आहे आणि हातामध्ये पण बूट आहे.

एक बिल्डिंग दिसत आहे बघा दोन माळ्याची ती बिल्डिंग आहे वरच्या माळ्यावर बघा शटर लावलेले दिसत आहे एक जिना दिस --

सत आहे गॅलरी दिसत आहे खाली बघा एक बोर्ड आहे सुपर बाजार नाव लिहिलेल दिसत आहे खाली काही दुकान दिसत आहेत.

पांढरे वाले एक झाड दिसत आहे मोठ हिरव झाड आहे.

कथिया रंग व पांढरा रंग दिलेला दिसत आहे काही झाडे दिसत आहे आजूबाजूच्या परिसरात.

एक पियानो दिसत आहे एक लॅपटॉप दिसत आहे.

तीन पाण्याच्या बाटल्या दिसत आहे जांभळ्यालाल व पांढऱ्या रंगाच्या पाण्याच्या बाटल्या दिसत आहे.